अ सुवर्णा मॅडम बोलताय का?

मॅडम मला जरा यात्रेबद्दल माहिती पाहिजे होती तुमच्याकडे कधी ते यात्रा वगैरे भरते का? हो आमच्याकडे भरते यात्रा. अ कशी असते यात्रा त्याबद्दल थोडी माहिती सांगा ना मला? हो यात्रा होती

अ तिथे नाही का गावोगावी लोक येतात यात्रेला.

अ तिथे लहान मुलांसाठी वैगेरे खेळणी वगैरे अजून अ खायला वगैरे

भेटण्यासाठी माणसं बाहेरून लोकं येतात दर्शनासाठी

बरं आणखी काय यात्रे बद्दल सांगताय का तुम्हाला यात्रा म्हणजे नेमकं त्याला यात्रा का म्हणतात वगैरे असं काही.

अच्छा दरवर्षी ह्याच महिन्यात यात्रा भरते काय? चैत्र महिन्यातच हो हो ह्याचं महिन्यात भरते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 यात्रा म्हणजे आता लहान मुलांसाठी वगैरे बाहेरून लोकं येतात लहान मुलांसाठी खेळणं वगैरे खेळाय येतात मग ते गर्दी वगैरे खूप असते ते यात्रा म्हणतात कारण चैत्र महिन्यात हर एक वर्षी तिथे यात्रा असतें .

आपण यात्रेमध्ये गेल्यानंतर आपण तिथे काय काय करू शकतो मग ? काय नाही असं अ हे बघा तुम्हाला काही बघायला भेटलं खायला भेटेल दर्शन करायला भेटेल अच्छा कोणत्या देवीची यात्रा असते तिथे?

हो हो प्रसीद्ध देवस्थान आहे अच्छा तर यात्रेमध्ये तुम्ही गेल्यांनतर तिथे काय काय करू शकता? म्हणजे आपण गेल्यानंतर यात्रेला काही नाही यात्रेत काय करतात दर्शन घेतो, फिरतो, फोटो वगैरे काढतो.

लहान मुलांची खरेदी

हुं हुं तर यात्रेमध्ये असं प्रत्येक ठिकानावरून लोकं येतात का? हो हो खूप दुरून दुरून लोकं येतात

वेगवेगळ्या जातीचे लोकं असतात.

बघण्यासाठी खूप काही भेटेल तुम्हाला तिकडं.

अ खेळणी वगैरे असतात मुलांची तुम्हाला देवांचे फोटो वगैरे भेटतात बाकी काय असतात आणि खूप काही असतं तिकडे बघण्यासाठी.

अच्छा तिथे काय पैसे वगैरे अ द्यायला लागतात का यात्रेत गेल्यानंतर कोणाला? नाही नाहीं कोणाला काय पैसे वगैरे द्यायचे नाहीत काय नाही आपण जे खरीदी करतो त्याच्यासाठी आपल्याला फक्त पैसे लागतात.

अच्छा अच्छा म्हणजे देवस्थानावर यात्रेमध्ये आपण गेल्यानंतर जसं की अ लिंबू वगैरे देतो असं ना?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

हो हो करू शकतो की.

तरी जातो अधूनमधून अच्छा तुमच्याकडे तुम्ही म्हणजे तिकडेच राहता का यात्रेकडे? हो हो आम्ही तिकडेच रहातो.

याला सगळ्याला यात्राच म्हणतात का असं? हो हो यात्राच म्हणतात वर्षातून एकदा भरणार म्हणजे त्याला यात्राच म्हणतात. अच्छा म्हणजे दरवर्षी एकवेळेसच भरते का? हो दरवर्षी एकवेळ भरतं असते बरं बरं ठीक आहे यात्रेला जातात ना?

हो हो यात्रेला जातात आधी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

यात्रेबद्दल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!